नाही हो अजून माझे काम चालू आहेत. अग दहा मिनिटं तरी दे आज निवांत गप्पा मारु माझी नोकरी तुझा व्यवसाय या दोन्ही मध्ये आपल्याला वेळ जमत नाही बोलायला कारण की तू तुझ्या व्यवसायात बिझी, आणि मि माझी नोकरीत बिझी खरय हो पण तुमच्या वेळा तरी फिक्स असतात, माझं काय करू सांगा बरं?

सुट्टी काढायला लागते वेळ हा स्वतः साठी दयायला लागतो

माझ्या नोकरी मध्ये मी काय, कधीही सुट्टी काढू शकतो किंवा कारण देऊन घरी राहू शकतो तुझ्या व्यवसायात वेळ काढायचा म्हणजे,

पण माझा स्नॅक्स सेंटरला कोण जाईल मग, मी नाही गेले तर ते चालणार आहे का?मला जायलाच पाहिजे व्यवसाय करावा का नोकरी करावी? हा मोठा प्रश्न आहे बाबा.

काय माहिती बाबा. व्यवसाय करणारे मोठे असतात. आम्हीच तुमच्या कडनं कधीतरी पैसे घेतो. आम्ही एवढी नोकरी केली एवढे, तास काम करतो पण महिन्याच्या शेवटी काय? नाही पण नोकरीचं आहे म्हणा, फिक्स इन्कम आहे पण व्यवसायात जर तुम्ही तेवढा वेळ दिलात ना, तर तेवढी चिकाटी वेळ, तर व्यवसाय सुद्धा वाढू शकतो बरका आता आपला स्नॅक्स सेंटरचं उदाहरण घ्याना.

मी पण नोकरीच करत होते कि, पण माझी स्वप्नं या व्यवसाया ने पूर्ण केली बर का? मला खायला घालण्याची आवड सुरुवातीपासून माझ्या आई सारखी, कशा मुळे पूर्ण झाली? या स्नॅक्स सेंटर मुळेच ना, ही आयडिया सुचली म्हणून आज ही स्नॅक्स सेंटर उभये.

मा मी जरी किती पैसे कमवले असते किंवा कुठेही लावले असते तो व्यवसाय करण्यामध्ये तुझा सर्वात मोठा वाटा आहे बरं का हो माझा आनंद माझं स्वप्न पूर्ण झालं आहे याच्या मुळे. या व्यवसाया साठी तु जे काही योगदान देतेस सगळं काय करतेस सकाळपासून धावपळ करते. जे काय आज बनवलयं आज आपण नवीन घर घेतलं याचा साठी, मला तरी असं वाटतं की दोघांच्या आपल्या दोघांच्या जे काही इच्छा आहेत आपण एकत्र केल्या. एकमेकांना साथ दिली म्हणून आजपर्यंत आपण वरती आलो. असं नाही वाटतं का व्यवसाय हा फक्त एकट्यानी चालू शकतो शकतो किंवा नाही नाही हो व्यवसाय करायचा म्हणजे सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे. मी एकटीने कुठे काय केलयं हा, विचार माझा होता स्वप्न माझं होतं पण तुम्हा सगळ्यांचे साथ लाभलीच आहे ना. तुम्ही आहे आई आहे बाबा हे माझे दोन्ही मुलं आहेत. माझ्या हाताखालच्या मावशी आहेत. सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे तर जमलं हे. आधी मी राबत होते एकटी पण हे मोठ कशा मुळे झालं सांगा? तुमच्या पाठिंब्यामुळे तर मोठ झालयं ना. तुमचा सगळ्यांचा सुद्धा वाटा आहे हो ह्यात. बरोबर आहे. मी सुरवातीला छोटी नोकरी केली. हळूहळू करत प्रमोशन होत गेले. पण मला का कोणास ठाऊक वाटतं, की जे काही माझा ग्रोथ झाला. तू आली आयुष्यात. मी त्याच त्याच गोष्टी करत राहिलो. पण तुझ्या एका नवीन विचाराने आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी दिली. तो छोटा व्यवसाय ती धावपळ एकमेकांना साथ देणे नवीन नवीन गोष्टी शोधून आणणे ते, जे काही आपण मेहनत घेतली हा व्यवसाय छोटय़ातन मोठा करत आलो. आज एक तुझ्या नावाने जे काही सुरुवात झाली. एक नवीनच आनंद देऊन जातो की आपल्यामुळे चार लोकांना पैसे मिळतात. त्यांच ही घर चालत आपण आपल्याला ती काळजी असते लोकांवरचा जो आनंद आपण जे काही अन्नपूर्णा चालू केली ते लोकांच पोट भरत तेव्हा ते म्हणतात की नाही तुमच्या हाताला चव आहे. खरंच त्याच्यातन जो काही आनंद मिळतो तो खरंच खरंच म्हणजे तो पैश्यात आपण गणती करू शकणार नाही. खरय तुमच पण तुम्हाला खर सांगू का माझ स्वप्न तर पूर्ण झालंच पण या व्यवसायाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. लोकांशी इंटरअॅक्शन वाढल, लोकांशी बोलण वाढल, बरेच चांगले आणि वाईट अनुभव सुद्धा आले, आणि पेशन्स शिकवला या व्यवसायानी. नाही पेशन्स तर तुझाकडे होताच आणि चिकाटी होती. तुझा जो काही स्वभाव होता की एकदा एक गोष्ट घेतली कि ती पूर्ण करायचीच मग त्याच्यात किती ही अडचणी यो, हा व्यवसाय सुरू करण्यात तुझी जी कल्पना होती कि स्वतःच काहीतरी असल पाहिजे, पण काय करायच ते माहीत नव्हत. पण तू स्वतः त्या गोष्टी केल्यास. ठरवलंस त्याच प्लॅनिंग केलस, माझी थोडी फार पैश्याची मदत होती. पण ती धडाडी करण्याची जी इच्छा मी तुझ्यात बघितली की, नाही तुला काहीतरी वेगळे करायच आहे. तू त्याच्यातन काहीतरी स्वतः चा आनंद मिळणार होता. पैसे किती मिळणार हे माहीत नव्हत पण त्याच्यात ना काही तरी आपण नवीन करू ही कल्पना तुझ्या मनात होती आणि तुझी मला तळमळ ती जाणवत होती की हे जे काही करणार आहे. त्याच्यात काहीतरी वेगळ करायच आणि आता स्वतःच काहीतरी करायच, दुसऱ्यांसाठी नोकरी करण, त्यांच्याच हाताखाली आपण सारख काम करत राहण आणि त्याच्यातला मिळणारा आनंद हा कमी होत होता हे मला जाणवत होत. पण तू ही विषय छेडलास. आज बोलताना बर वाटतय की नाही आपला व्यवसाय मोठा झाला तो चालतो ही व्यवस्थित. आपल्या वेळ नाही बोलायला. पण त्याच्या माग जो आपण वेळ दिला एकमेकांसाठी आणि हा व्यवसाय मोठा झाला. आज त्याच्यात मिळणारा आनंद हा अगणित अगणित म्हणजे त्याच मूल्यमापन करता येणार नाही.

एक चार पाच स्नॅक्स पासून आपण सुरुवात केलेली. अगदी सुरुवातीला जागा बघण्यापासन सगळ्या गोष्टी करण्यापासन कशी ती जागा शोधली, कस त्या मालकांशी बोललो, भांडवल उभ केल, येण्या जाण्याच्या वेळा, मुलांच्या शाळा, घरातली दगदग. तुमचा पाठिंबा मिळाला पण तरी सुद्धा ते सोनेरी दिवस अजून आठवतात. मागे वळुन पाहिल की कस हळूहळू सगळ्या गोष्टी आपण वाढवत नेल्या.

बरोबर आहे, बरोबर आहे. करा स्वतःचा कौतुक करा. आम्ही काय तुम्हाला मदत केली त्याच्यात काही तुम्ही सांगू नका नुसत व्यवसायच कौतुक करा. पण आम्ही इतकी वर्षे नोकरी टिकवली त्याच कोण बोलणार नाही हो तुम्ही नोकरी टिकवलीच. हे आहेच आहे तुमच श्रेय. पण तुम्ही म्हणता तसा व्यवसाय सुद्धा सोपा नाही बर का. हम्म बोला बोला तुमचा व्यवसायचा कौतुक करा. व्यवसायत सुद्धा अनेक चढ उतार आहेत. नोकरी पण तशे फायदे पण आहे बर का.नोकरी मध्ये तुम्ही दहा तासाच्या ऐवजी पंधरा तास काम करता. पण तुम्हाला मोबदला तेवढाच मिळतो ना. माझ्या व्यवसायाचा तस नाही बर का. मी माझ्या व्यवसायाला जेवढी चिकाटी जेवढा वेळ देईन तेवढा माझा व्यवसाय वाढणार आहे. आज आपला फ्लॅट कशा मुळे सांगा? माझ्या व्यवसायामुळे. हे तर श्रेय मलाच मिळायला हव.

पण आज का कुणास ठाऊक मला त्या दिवसांची आठवण येते होती, कि आपण बोलाव, आपण हे जे काय व्यवसाय करता तुम्ही तू काय करते आहेस, धावपळ करते आहेस, ह्याचंतन कुठ आपण स्वतःचा वेळ तर वाया घालवत नाही ना? का आपल आयुष्य जगायच विसरून जात नाही आहे ना. व्यवसाय करावा, पण स्वताच्या काही इच्छा आहेत, एकमेकांना वेळ देण. मित्र, परिवार, फॅमिली, यांच्यासाठी पण वेळ द्यावा. कारण की अस नको व्हायला की आपण पैसे कमवले नंतर वेळ नाही राहिला आणि फॅमिली हि राहिलीली नाही. काय वाटत तुला खर आहे तुमच खर आहे खर आहे

तुम्ही किती ही म्हणापण व्यवसायाच्या वेळाल त्या मागे एकदा जी धावपळ सुरुवात झालीना कि या थोड्याशा गोष्टी हातातन निसटून जातात.

मागे कोरोनाच्या काळात कशी सगळी

खर आहे. पण कोरोनाच्या काळात कस ठप्प झाला होता नाही का?

की आपण काही नसल तरी आपण जगू शकतो. आपला व्यवसाय किंवा आपल काम हे आपण परत शून्यातन उभ करू शकतो. हे त्या काळानी आपल्याला शिकवून दिल होत. त्यात तुझ्या त्या व्यवसायनी खूप साथ दिली बर का.

तुम्हाला सांगू का आपण याला कारण म्हणजे लोकाचे गुडविल आणि आपण दिल्लेली क्वालिटी सर्व्हिस बर का. क्वालिटी सर्व्हिस तर आहेच पण लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि आपण त्या काळामध्ये त्यांना दिलेली सर्विस हि खूप महत्वाची होती. त्यांना, त्यांना जाणवल असेल की आपण आपला व्यवसाय बंद करून टाकला. आपल्याला त्यांची काही काळजी नाही, नोकरी माझी काय घरन चालत होती

नोकरीमध्ये आपण नऊ तास काम केल. विषय मी सोडला की तेवढय़ा पुरती असत. कधी ते काम संपवतो आणि घरी पळतो अस असत. पण व्यवसायत तस नसत. कुठली गोष्टी विसरत नाही आहेना, त्याचतन आपल काही राहत नाही ना, कुणाला काही आपली सर्विस मध्ये इशू आहे का, त्यांना काय पाहिजे काही नाही पाहिजे याचा खूप विचार मना मध्ये वळवत असतो. आणि ती काळकजी असते ती तुझ्या मध्ये मला जाणवल. खर आहे खर आहे. मला पहिल्या पासनच नोकरी करायची नव्हती ना मला पहिल्या पासून व्यवसायातच जायच होत. केली मन मारून अ नोकरी काही वर्ष, पण आता माझ मन या स्नॅक्स सेंटर मध्येच रमलय. आणि खूप समाधान मिळतया सगळ्या गोष्टींमध्ये मला. बरोबर, बरोबर. आह्माला एक द्या आता नोकरी तुमच्या इथे. ठेवा तुमच्या अन्नपूर्णा मध्ये आम्हाला कामाला आता तेवढेच राहिल आहे.

नाही हो अस काही नाही. हे सगळ तुमच्या पाठिंब्या शिवाय शक्य होत का? हम्म शक्य होता का. आता म्हणता आहे. नशीब बिझनेस मॅनला अपॉईंटमेंट घेऊन भेटायची वेळ आली आहे. आज तुम्ही वेळ दिला, आम्हाला भेटलात बर वाटल. कमीत कमी न काही व्यवसायच विचार करता आणि अपॉईंटमेंट देता तुम्ही आमच्याशी दोन शब्द बोलत याचा काय मोबदला द्यावा लागेल कि तुम्ही आम्हाला देणार? अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर आपलच आहे. यांच्यात काय मोबदला द्यायचा आहे.

हे सगळं श्रेय माझ्या आईला जात हो. माझी आई सुगरण हाताची. तिच्या अन्नपूर्णा नावा प्रमाणे झाल इतकी वर्षे आम्ही ते अन्न खाल्ल आणि त्याचा खरा त्याला आम्ही उत्तर दिल, म्हणून तुमचा अन्नाची क्वालिटी सुधरली. काय बोलणार तुम्ही ह्याच्यावर? आता मी काय बोलू याच्यावर. आईची कृपा एवढच म्हणेन. आईची कृपा बरोबर आहे, बिझनेस मॅन झाल्यावर तरी सुद्धा तुम्ही आईचीच बाजू घेणार नवऱ्याने साथ दिली, आपण जोडीनी काम केल या सगळ्या गोष्टींसाठी आपण जे काही केल त्याच काही श्रेय नाहीच आहे. म्हणजे जेव्हा बिझनेस मॅन होतो ना त्याच माग कोणची मेहनत होती, त्याला साथ कोणी दिल्ली, चढ उतारा मध्ये कोण थांबल, याच कोणीही लक्ष देत नाही. फक्त बिझनेस मॅनच नाव होत.

नाही हो ही सगळी सात तुम्ही आणि आपल्या घरच्यानीच मला दिल्ली आहे. माझ बिझनेसच स्वप्न हे तुमच्या मुळे पूर्ण झाल. आज हे काही अनुभव घेतले, काही चांगले काही वाईट, हे जे अन्नपूर्णा स्नॅक्स सेंटर जे छोटय़ा जागेतून मोठ्या जागेत गेल, या सगळ्याला आपल्या सगळ्यांची मेहनत तर कारणीभूत आहे. बरोबर आहे. मी पण तोच विचार करतो आहे. काही काळ काम करायच, थोडे फार पैसे जमले कि मग एक छोटासा स्वतःचा एक फार्म हाउस घ्यायच

हे धावपळीच्या जगातन आपल्याला आणि या व्यवसायातन, वाढत्या व्यवसायातन स्वतःला वेळ मिळत नाही आहे, हे जाणवायला लागल आहे.